अरे रमेश, ऐकलं का? त्या सुरेशच्या पोरीला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय.

अरे ते पैसे खायला कशाला देतात लेकरांना? नाणं दिलं होतं तिला. घशात अडकल तिच्या.

हो ना. खरतर न लहान मुलांची सुरक्षितता हा एक मुद्दाच आहे. या विषयावर आपण आज चर्चा करूया आज थोडीशी. मग काय तर.खूपच बाबा आजकाल. अरे किती बातम्या ऐकायला येतात ना काही काही लहान मुलांच्या बाबतीत. तरी लोक किती म्हणजे बिलकुलच त्याची काळजी न करता कसेही पोरांना खेळू देतात. म्हणजे बघ न आता, ती सुया, पिन, काही पण अशी टोकदार वस्तु, पैसे, गोट्या, इतक्या वेळेला आपण ऐकतो की हे लहान मुलांना खेळायला दिल्यानंतर ते घशात अडकते. तरी घशात अडकते, त्यांना त्रास होतो, काही काही मुलांचे मृत्यू झालेले त्यांच्यामधून, तरी पण लोकं याची काळजी घेत नाहीत अजिबात. पालक लक्षच देत नाहीत. ing आणि आजकाल तेच झालंय की आईवडील कुठेतरी नोकरीला निघून जातात. मग कुठेतरी त्या हयच्या जवळ एक बाई ठेवलेली असते, तू ऐकलंस का ते? मागे पण कोण एक बाई होती, तिच्याकडे त्या लहान मुललीला सांभाळायला ठेवायचं. ती बाई तिला मारायची, चटके द्यायची, आणि पुन्हा हे आईवडील निघून गेले ते येईपर्यंत भीक मागत बसायची तिला घेऊन.

म्हणजे काय डे केअरमध्ये ठेवणं सुद्धा हल्ली खूप धोक्याचच झालंय. डे केअरमध्ये तर मारतातच. पण एक घरी आजकाल लोकं नाही का ते एक फॅड आलंय की घरी सांभाळायला ठेवायचं मुलांना.

त्या बायका अशी कामं करतात काहीतरी, त्यांना घेऊन जातात, त्यांना भीक मागायला घेऊन बसतात, असले प्रकार घडतायत.

गाडीतील सर्वांना फार लागलं. पण त्यांची नऊ दहा महिन्यांची मुलगी मात्र साधा एक ओरखडा सुद्धा न येता बचावली.

तिला तिच्या पालकांनी कार सीटमध्ये व्यवस्थित बांधून ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं की तो स्लो लेनमध्ये मर्ज करत होता साधारण पाच दहा सेकंद जरी मोटर सायकल तिथे अगोदर पोहोचली असती. तर बहुतेक हा मेसेज लिहू शकला असता तो. पण काय झालं? त्यांनी व्यवस्थित ती बांधून ठेवल्यामुळे ती बचावली. म्हणजे मला सांगायच हे आहे की सीट बेल्ट, कार सीट बेल्ट, या गोष्टी जर आपण सेफ्टी जर व्यवस्थित जर लावली ना तर मुलांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही.

तुम्हाला डिस्चार्ज मिळतो ना त्याच्यामध्ये जर बेबी सीटर नसेल ना तर ते मूल देत नाहीत. ते म्हणतात आधी तुमच्या कारमध्ये बेबी सीटर बसवून आणा आणि मग ते घेऊन जा. हो, परदेशात फार फार पाळली जाते ही लहान मुलांची सुरक्षितता आहे ना, परदेशमध्ये ह्या गोष्टी खूप पाळल्या जातात, परदेशमध्ये खूप नियम काटेकोरपणे पाळले जातात आणि तिथे खूप स्ट्रिक्ट वातावरण आहे. असं भारतात अजिबात नाही. भारतातली मुलं लहान मुलं कुठेही इकडे तिकडे खेळत असतात, कुठेही पडझड करतात, काही वाटेल तसे अपघात होतात, आणि आईबापाच्या डोक्याला ताप होऊन बसतो. मग काय तर. आणि ते आजकाल तर तुला माहितीये का, बर् याच ठिकाणी किचन गेट लावायची पध्दत निघलीय, माहितीये का?

ते म्हणजे कसं होतं, काय होतं? आता लहान मुलं असतात ना तर माग काया होतं एखाद्या वेळेस. ती आई काहीतरी तळण तळतेय.

मग मुलं जातात एखाद तेल उडून येतं अंगावर नाहीतर कसं असतं, लहान मुलांचे उगीच लाड करायचे म्हणून आई बाप काय करतात, तळ, मग भाजीला फोडणीच टाक, हेच टाक, अरे असं बर् याच वेळेला झालेलं आहे तुला माहितीये का, एकदा मागे मी एक घटना ऐकली होती, की एक बाई होती आता ती नेहमी करता तिच्या मुलीला खेळयला किचनमध्येच घेऊन बसायची खेळायला. तिचा स्वयंपाक चालू आणि ही किचनमध्येच खेळायला घेऊन बसायची. आणि एक दिवस काय झालं? ते कुकर फुटलं ना. कुकर फुटलं, तिच्या अंगावर आलं, ती भाजली, तिची ती मुलगी भाजली, कितीतरी दिवस त्या लेकराला कितीतरी यातना होत होत्या.

भाजला तवा. हात. कितिवेळ ठो, ठो, ठो, ठो. रडत बसला होता. शेवटी आजोबांनी शांत केलं कसं बसं. अच्छा. खूपच अवघड झाल्यात रे ह्या गोष्टी, हो. पण खरं आहे ना खूप काळजी घ्यायला पाहिजे. फर्निचर कोर्नर लागून सुद्धा दुखापत होऊ शकते. किचन गेट तर लावता येतं. पण लहान मुलांकडे फार लक्ष दिलं पाहिजे. मग काय तर. अरे आजकाल तर कसं होतय माहिताय का? लहान मुलं तर किचनमध्ये फार खेळायला येतात आजकाल लहान मुलं.

ते गॅसचे नोब चालू आहेत का? हे नाही का? हे कोणी लक्ष देत नाही, मग एखादं दिवस समजा त्यांनी चुकून ते बटन दाबलं समजा चुकून ते फिरवलं असं नोब चालू केला,

आणि तुमचं लक्ष नाहीये तुम्ही किती नोटा धोका आहे तो... त्याने तुम्ही पुन्हा लायटर लावलं किंवा काडी लावली, स्फोट झाला, तर जीव जायच काम आहे ना तिथे, बरोबर, अरे गेल्या आठवड्यात माझी अशी शेजारच्या मोठयाने त्याचं वय आहे साडेपाच वर्षं. त्याचं धाकटा भाऊ दहा महिन्यांचा फक्त. बरं का.

त्याच्या कानात डॉक्टर डॉक्टर खेळतोय म्हणून टेंपरेचर बघायला म्हणून थर्मामीटर घातला,

आणि तो बहुतेक त्याला जोरात खुपसला असावा. आणि त्या धाकट्याच्या कानाचा पादडच फाटला असे. तीस त्कक्के हियरिंग लॉस झालं त्याला, सर्जरी करावी लागली एवढ्याशा बाळाची. खूप अवघड आहे रे. अरे ते मागे तर काय झालं होतं, माझा भाचा आहे ना त्याला न कात्री सापडली, त्याने काय केलं, स्वतःच्याच डोक्यावरती केस कापून घेतले.

नशीब, ते कापताना ती कात्री डोळ्याला नाही लागली, कुठे चेहर् याला त्याची दुखापत नाही झाली. म्हणून बरं, किती अवघड आहे हे. हो, माझ्या धाकट्यानेही लहान असताना छोटी गोल बॅटरी गिळली होती. जी गोल बॅटरी असते ना सेल म्हणून आपल्याला घड्याळाला किंवा इकडे तिकडे आपण वापरतो ती, पण लगेच लक्षात आलं म्हणून त्याला उलटा करून पाठीवर फटके मारले, आणि त्याने ती बॅटरी बाहेर पडली. पण आणखीन काही खाल्लंय का माहीत नसल्याने लगेच डॉक्टरना फोन केला आणि मग एकदा तपासल्यावर ते समजलं व्यवस्थित आहे, बाकी काही झालं नाही म्हणून थोडक्यात बचावला. अच्छा, त्या म्हणजे बघ ना मुलांना किती जपावं लागतं. त्या ह्याच्या वेळेस पण, होलीच्या वेळेस पण किती बघ ना म्हणजे मुलं त्या आगीच्या जवळ जातहेत का? काय नाही, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आजकाल ना तर बरेच पालक असे असतात ना, आता तो होळीचा कार्यक्रम चालू आहे, आपल्याच धुंदीत त्यांचं चालू असतं. म्हणजे बायका, काही काही बायका मी पाहिल्यात अक्षरशः लहान मुलं घेऊन जातात आणि त्यांचा अजिबात लक्ष नसतं त्या मुलांकडे म्हणजे

आणि मग मग जिवाची कासावीस करून काय फायदा ना. हो, खरं आहे. इतक्या घटना होतात ना लहान मुलांच्या बाबतीत तर फार फार घटना होतात, अगदी आजकाल है ना तीन चार वर्षंखालची मुलं आहेत ना हातात नाड्या, सुतळ्या घेऊन काही फिरत असतात. त्या कदाचित गळ्याच्या भोवती आवळल्या गेल्या, काही झालं, काहीही होऊ शकते, नाही का? आज आणि प्लॅस्टिक च्या पिशव्यांबरोबर पण खेळतात. त्या डोक्यात घालून काहीतरी खेळ खेळत असतात. त्या डोक्यात घालून गुदमरण्याचा पण संभव असतो ना. ही दोन अडीज वर्षांची मुलांना तर खूपच सांभाळावं लागतं. शिवाय ती मध्येच कुठे त्या विजेच्या आपली सोकेट्स असतील ना ह्याची प्लग पिन ची त्याच्यामध्येही हात घालतील. बोट

खूप अवघड गोष्टी आहेत रे. अरे, त्या ह्याला तर एकदा तर असं झालं म्हणे एक आता ते सगळे ऑफिसला जातात जॉबला जातात. एक बाई तिच्या कारमध्ये आता असेल तिला काही तरी घरच्या कामच थोडसं टेंशन, ऑफिसच्या कामाच टेंशन, मग घरी कोणीच नव्हतं. मग त्या बाईने काय केलं की आपल्या मुलीला ठेवलं गाडीमध्ये मागच्या सीटवर आणि ती मुलगी झोपी गेली. डे केअरला ठेवायचा म्हणून ती मुलगी झोपी गेली. आणि ही घाईगडबडीत तसाच डोर लावून तिच्या लक्षातच नाही की ऑफिस चा फोन आलं, ऑफिसच्या फोनवर बोलत बोलत ती ऑफिस मध्ये निघून गेली. ती मुलगी दिवसभर त्या गाडीमध्ये तशीच बसून राहिली. आणि स्वतःच मग नंतर स्वतःच तिच्या नंतर लक्षात आल्यानातर मग लक्षात आलं आपली मुलगी दिवसभर तिथेच गाडीत आहे म्हणून,

मग म्हणजे एक तर ती मुलगी दिवसभर उपाशी राहिली, तिचं ऑफिस संपेपर्यंत आणि त्या मुलीला काय त्रास झालं असेल, एवढ्या छोट्याशा मुलीला. हो, कापण, भाजण, पडण, झडण, सारख्या गोष्टी सारख्या चालूच असतात. आणि हल्ली ते डायपर ची फार एड येत असते. टीव्हीवर डायपर वापरा मुलांना डायपर वापरा, पण आमचे घरातले डॉक्टर काय म्हणतात, की अजिबात काही डायपर बियपर वापराची गरज नाही. साधा आपलं लंगोट वगैरे वापरायचं. कारण त्याने काय होतं, जरी ते खराब झालं, तरी ते ते आपण डेटॉलच्या पाण्यात जरी धुतला, तरी ते व्यवस्थित होतं. नाहीतर डायपर वापरला तर काय होतं, बाळाची स्कीन सोलून निघते, त्याला रशेस येतात, बॅक्टीरिया होतात, खूप काय काय काय काय कुटणे होतात, त्यामुळे डायपर मला ना वाटतं की अजिबात लहान मुलांना लाऊ नये, मग काय तर. अरे किती गोष्टी येतात, आता तू बघ ना, आता लहान मुलांपासून किती गोष्टी जपून ठेवाव्या लागतात, म्हणजे तुला माहिताय का आमच्या त्या एक जण माझ्या बहिणीला सांगत होती एक जण तिच्या ऑफिस मधली. की तिच्या इथे काय झालं म्हणे की ती अशी काम करत होती.

आणि बाथरूमचा डोर ओपनच ठेवला आणि खाली ते हे नसतं का आपलं टॉयलेट क्लीनर हा. ठेवलेलं होतं त्याची बोटल. हा. तेच पिलं तिच्या मुलीने.

आणि मग अचानक जर उसळी बिसळी मारली ना लहान मूल पडू शकते. बाला, गाऊ काशी अंगाई आहे ना मराठी चित्रपट त्याच्यात पण असाच दाखवलं आहे. की ती अशी गच्चीत असते आणि तिच्या अचानक त्या हातातून मूल पडतं. हो, मग काय तर आणि आजकाल हे पण झालंय की बाबा बाहेर आता सांगतात तरी लहान मुलांना सांगतात की कोणाकडून काही घेऊ नको, कोणाला भेटू नकोस, कोणी चोकोलेट दिलं तर नको म्हण, म्हणजे आजकाल हे पण मुलांना सांगायची गरज

हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि माझ्या बायकोची मैत्रीण सांगत होती, की तिचं लेक सव्वा वर्षाचा असताना त्याला घेऊन ती नणंदेकडे गेली होती तिच्या आणि परत निघताना त्याला कार सीट मध्ये बसवून बेल्ट वगैरे लावला बरं का.

तितक्यात काहीतरी राहिलं ते द्यायला नणंदने हाक मारली. म्हणून ते घ्यायला ती दोन मिनिटं कार पासून दोन पावलं लांब गेली असेल तेवढ्यात काय झालं की वस्तु ताब्यात घेऊन ती दोन मिनिटं मागे वळते तोवर लेकाने सीटबेल्ट काढून कार लॉक केली होती आणि कार लॉक केल्यामुळे काय झालं तिची कार ची किल्ली पर्स मध्ये आणि पर्स आत कार मध्ये भर उन्हाळा आणि खिडक्या पॅक बंद बाहेरून खुणा करून त्याला लॉक उघडायला सांगितलं पण काय त्या लहान मुलाच्या बिचार् याच्या काही लक्षात येईना

खूप अवघड गोष्टी झाल्यात अरे. मुलं तर माहितेय का एकतर अशा अडचणीच्या जागा नसाव्यात घरात, मुलं काय करतात, तिथे घुसून बसतात आणि स्वतःला तिथे अडकून घेतात, अशा पण घटना आजकाल घडतायत. माहितेय का की मुलं कुठेतरी अडकून बसतात चिंचोळी जागा असते कुठेतरी, त्याच्यामध्ये मुलं अडकून पडतात, मग आपण किती परेशानी होते त्या मुलांची. आपल्यालाही काढायला पुन्हा किती त्रासदायक होऊन बसते ना त्या गोष्टी. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप खूप धोके आहेत रे. खूप संभाव्य धोके आहेत. पण काय आहे याच्यापासून बचाव होण्यासाठी पण पण भरपूर उपाय केले पाहिजेत,. पालकांनी सतत जागरूक राहिलं पाहिजे.

हो, आपण काय म्हणतो, दोन मिनिटात आलो, दोन पावलांवर आलो, अन काय ही दोन मिनिटं च घातक असतात,

म्हणजे लहान मुलांना सेफ्टी गेट नसेल तर डायरेक्ट मुलं सेफ्टी गेट नसेल तर डायरेक्ट मुलं धाडकन खालीच पडायच. हो आणि लिफ्टमध्ये पण खूप. लिफ्टमध्ये अडकण्याचे प्रकार पण खूप होतात बरं का हल्ली मुलं. हो मग काय तर. लहान मुलं पाहतात आई वडिलांना जाताना, आणि थोडं लक्ष इकडे तिकडे गेलं, की लिफ्ट मध्ये गेले, बटण दाबलं, आणि बसले अडकून. काय करणार ना.

हो ना. त्याही गोष्टी आहेत. घरातही पालकांनी गोष्टी थोडसं लक्ष दिलं पाहिजे. काही काही ठिकाणी सेफ्टी डोर लावले पाहिजेत. त्यांनी तिथे नाही आलं पाहिजे. अशा गोष्टींची थोडी काळजी घेतली पाहिजे पालकांनी पण. शेजारच्या पाजारच्यांना पण सांगून ठेवलं पाहिजे., आमच्या पोरकडे लक्ष ठेवा. हे ते, नाही का? मग काय तर. आजकाल खूपच ह्या गोष्टींचं खूप प्रमाण वाढलंय. त्याच्यामुळे तर माला वाटतंय की आपण पण खूप काळजी घ्यायला पाहिजे रे आपल्या मुलांची नाहीतर कसं होतं आपण थोड्यासाठी दुर्लक्ष करतो आणि काहीतरी खूपच गंभीर घटना बघ न त्या आता ह्या चाच कसं झाला आहे आता मुलीला किती त्रास आता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलाय. चल आता मलाही वाटतय आपणही जाऊन येऊ, बघून येऊ, काय झालंय ते. हो, चालेल. चल बघून येऊ काय झालंय ते आणि त्याला सांगू सगळ्या गोष्टी.